रिनलताई, नोकरी विषयी थोडी माहिती हवी होती. म्हणजे तुमचं काय मत आहे बा नोकरी विषयी? काय सद्धयाची सिच्युएशन आहे आजकाल?

सरकारी नोकरी मध्ये परीक्षा द्याव्या लागतात

आपण आजकाल करतो कारण प्रायव्हेट नोकरी म्हणजे स्वतः आपण मेहनत करून म्हणजे कुठे शोधून आपण मिळवतो आणि सरकारी मध्ये आपण परीक्षा देऊन करतो.

म्हणजे तुम्हाला काय वाटते की म्हणजे सरकारी आजकाल जास्त कोण सरकारी नोकऱ्या करत आहे की प्रायव्हेट नोकऱ्या करत आहे?

आणि आजकाल नोकरी केल्यामुळे पण आजकाल स्त्रियांना खूप म्हणजे प्रायव्हेट नोकऱ्यांचाच महत्व आहे कारण स्त्रियांना खूप जास्त प्रतिसाद मिळत आहे. नोकरी केल्यामुळे त्यांना आधार मिळत आहे. तसेच आपले सरकार पण नोकरीवर खूप जास्त भर देत आहे आणि चांगले चांगले उपाय सांगत आहे.

हो.आणि सरकारी नोकरीला एक फॉर्म निघाला तर दहा लोक भरतात. पण प्रायव्हेटला तसं नाहीए. प्रायव्हेटला कमी लोक भरतात आणि जागाही म्हणजे जास्त असतात पण त्यांना संधी कमी असतात.

आणि आजकाल जेवढे सरकारी नोकरी मध्ये हे आहे आपल्याला

संधी आहे तेवढ्या प्रायव्हेटला नाहीए

आणि जसे की आपल्याला आपले मूलभूत खर्च जे आहेत ते सरकारी नोकरीमध्ये आपल्याला पूर्ण होते पण तसं प्रायव्हेट मध्ये मिळत नाही. आणि प्रायव्हेट मध्ये काम पण जास्त करून घेतात आणि सरकारी मध्ये थोडं कमी आहे आणि आणि सरकारी चा जसा पगार जास्त असतो प्रायव्हेट पेक्षा

आणि लाइफटाइम जॉब असते, म्हणजे खूप वेळ राहणारा आणि साठ वर्षांपर्यंत आपली नोकरी असते जर सरकारी आपण केली तर हो आणि प्रायव्हेट मध्ये आपल्याला कधीपण ते काढू शकतात आपलं काम पाहून

आणि आधी महागाई कमी असल्यामुळे एका उत्पन्नावर भागत होतं आजकाल तसं भागत नाही, कारण आजकाल महागाई वाढली आहे त्यामुळे सगळ्यांना नोकरी करणे हे जास्त पर्यायी झालेलं आहे आजकाल म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाने पैसे मिळवण्याची वेळ आलेली आहे आजकाल आणि म्हणून तुला माहीतच असेल की विवाह ठरवत असतानाही मुलगी कमवू शकते की नाही ह्यावरही संवाद केलेला असतो, विचारलं जातं.

हं आणि म्हणजे खूप नोकरी केल्याने आपली आर्थिक स्थिती पण सुधारते. चांगल्या गोष्टीचे आपल्याला फायदे पण होते तोटे पण होते,

तुमचं काय मत आहे? म्हणजे काय सुधारणा झाल्या पाहिजे प्रायव्हेट नोकरी मध्ये पण काय आपल्याला फायदे झाले पाहिजेत? जसं आपल्याला सरकारी नोकरी मध्ये आहे तसं काय झालं पाहिजे? थोडं प्रायव्हेट मध्ये वेळेचं बंधन पाहिजे आणि थोडा पगार वाढवला तर उत्तमच

जागा तर तश्या प्रायव्हेटच्या पुष्कळ आहेत पण आणखी निघाल्या तर चांगलंच आहे

नोकरी व कुटुंबात म्हणजे संतुलन ठेवावे लागेल म्हणजे जसं की कुटुंब समाज व देशाचे भविष्य उज्वल होईल. आपण जर जेवढा आपण सरकारी नोकरीला प्राधान्य देतो तेव्हढं आपण प्रायव्हेट नोकरी ला पण दिलं पाहिजे.

अजून नोकरी

अच्छा आणि नंतर नोकरी करणारच.

भरपूर नोकरीचे पण भरपूर पगार आहे पगार पण आहे आणि भरपूर प्रकार पण आहेत. म्हणजे कुणी बँकेमध्ये नोकरी करते, कुणी ऑफिस आहे, कुणाचं कुठलं काम आहे, कुणाचं घरचं काम आहे

ठीक आहे मग ताई, धन्यवाद!